नमस्कार
आपण इमेल स्क्रिप्ट कशी बनवायची ते शिकणार आहोत
विशेषतः युजरला वेबसाईटवर रजिस्टर करताना
युजर रजिस्टर झाला आहे हे कळवणारा इमेल कसा पाठवायचा
सेंड मे अन इमेल ही स्क्रिप्ट बनवून हे करू
हा एचटीएमएल फॉर्म असेल ज्यामधे आपण विषय आणि मेसेज लिहू शकतो आणि दिलेल्या एड्रेस वर पाठवू शकतो
त्यासाठी एड्रेस व्हेरिएबल बनवू
मी येथे माझा हॉटमेल एड्रेस टाईप करत आहे
मी माझे हॉटमेल पेज उघडत आहे इनबॉक्स वर क्लिक केल्यावर माझ्याकडून काहीही ईमेल नाही हे दिसेल
ह्याक्षणी कोणताही नवीन ईमेल नाही
हा एड्रेस माझ्या एड्रेस व्हेरिएबलमधे आहे
त्याला टीओ नावाने रिनेम करू
हे पाठवण्यासाठी मेल फंक्शनचा वापर करू
येथे फ्रॉम आणि सब्जेक्ट असेल
इमेल फ्रॉम फ्पाकॅडमी हा ठरवलेला सब्जेक्ट असेल
सबमिट करण्यासाठी एचटीएमएल फॉर्म हवा आहे
मी एक सेल्फ सबमिशन फॉर्म बनविणार आहे
येथे काही एचटीएमएल कोड लिहू
सेंड मे अन इमेल डॉट पीएचपी सहित हा फॉर्म पेजवर सबमिट होईल
आपली मेथड पोस्ट ही असणार आहे
येथे फॉर्मचा शेवट करू
युजर येथे दिलेल्या इमेल एड्रेस वर काहीही लिहून पाठवू शकतात
तुम्ही यास अकाउंट मधून घेऊ शकता फॉर्म बनवताना तुम्ही सांगू शकता की तुम्हाला या विशिष्ट addressला मेल पाठवायचा आहे
हे आपले सेंड मे अन इमेल स्क्रिप्ट आहे
तुमच्या वेबसाईटवर हा इमेल ठेवलेला असेल
आता आपण टेक्स्ट इनपुट लिहू
हे मला इमेल पाठविणा या व्यक्तीचे नाव असेल
आपल्याकडे नामे नावाचे आणि टेक्स्ट टाईपचे इनपुट आहे
आपण मॅक्स लेंग्थ आत्तासाठी 20 घेत आहोत
याच्याखाली आपण टेक्स्ट एआरईए बनवू
येथे टेक्स्टेरिया टाईप करून तो असा बंद करा
त्याला मेसेज असे नाव द्या
येथे पॅराग्राफची सुरूवात आणि येथे शेवट करू
येथे खाली सबमिट बटण बनवू
ज्याची व्हॅल्यू असेल सेंड किंवा
सेंड मे थिस जर येथे येऊन आपण हे पेज निवडले ही नावासाठी आणि ही मेसेजसाठी दिलेली जागा आहे
येथे Name आणि येथे Message असे लिहू
आता हे नीट दिसत आहे
आपल्याकडे नामे बॉक्स आणि मेसेज बॉक्स आहे
ह्या बटणावर क्लिक केल्यावर इमेल पाठवला जाईल
प्रथम आपण पीएचपी कोडमधे हे सबमिट बटण प्रेस झाले आहे का ते तपासू
त्यासाठी आयएफ स्टेटमेंट कंसात आहे आणि कंडिशन ट्रू असेल तर काय करायचे ते ह्या कर्ली ब्रॅकेट्स मधे असेल
आपली कंडिशन ह्या कंसात असेल
सबमिट बटणाचे पोस्ट व्हेरिएबल ही आपली कंडिशन असेल
जोपर्यंत सबमिट बटणाला व्हॅल्यू आहे
येथे स्पेलिंग चुकले आहे
सबमिट बटण दाबल्यावर त्याच्याकडे सेंड मे थिस ही व्हॅल्यू असेल
याचाच अर्थ फॉर्म सबमिट झाला आहे कारण बटण दाबले गेले आहे
आता येथे आतमधे फॉर्ममधील डेटा घ्यायचा आहे
तो म्हणजे फॉर्म सबमिट केल्यावर इमेल पाठविणा या व्यक्तीचे नाव
आणि ते नाव ह्या फिल्डमधे आहे
ज्याचे नाव नामे आहे
तसेच आपल्याकडे मेसेज आहे
ही व्हेरिएबलची रचना आपण पुन्हा सहज बनवू शकतो
आणि येथे मेसेज लिहू
हे तपासण्यासाठी आपण नेम एको करू
आणि मेसेज त्यामधे कॉन्केटनेट करू
हे तपासून पाहू
येथे एलेक्स टाईप करा
आणि येथे ही थेरे
टाईप करा
सेंड मे थिस क्लिक केल्यावर एलेक्स आणि ही थेरे
आपला फॉर्म डेटा योग्यप्रकारे सबमिट झाला आहे
पुढील भागात हे व्हॅलिडेट करणे आणि हा मेल दिलेल्या email इद वर युजरला कसा पाठवायचा ते पाहू
पुढच्या पाठात भेटू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
धन्यवाद